मोठा असा हा समुद्र आहे.

लोखंडी टेबल आहे त्यावरती निळ्या रंगाचा कापड टाकलेला आहेप्लॅस्टिकच्या खुर्च्या देखील इथे बसायला ठेवलेल्या आहे. आणि इथे खिडक्या देखील आहेत लोखंडच्या जाळ्या त्याला लागलेल्या आहे.

मोठ मोठे झाडे देखील तिकडे मागे पाहायला इथे आपल्याला मिळत आहे मागे पण खूप मोठस ग्राउंड ही आहे.

हे नदीतून इथे पाणी वाहत आहे भरपूर मोठ अस पात्र आहे ह्या नदीच नदीच्या मधोमध इथे मोठे मोठे सीमेंट चे खांब आहेत.

लहान आणि छोटासा हा धबधबा आहे इथे दोन धबधबे आहे एका धबधब्यातन पाणी येत आहे मग दूसरा इथे धबधबा आहे छोटासा.

हा पूर्ण पहाडावरती हा पाणी येत आहे पहाडावरन आणि आजूबाजूला इकडे झाड लागलेली आहेत.